अ एक गार्डन चा छोटासा भाग दिसतोय इथे बसायला पण लोकांसाठी एक बेंच दिसतोय.

जुनं वाटत आहे पण मंदिराच्या समोर सावली साठी एक शेड बांधलेली आहे.

एका रूम मध्ये एक मुलगी स्वतःचा सेल्फी घेत आहे.

एक दुकान केश कर्तनालय म्हणजे हेअ --

समोरच अह कोल्ड्रिंक्स च्या बॉटल दिसत आहेत कोको कोला असं नाव लिहिलेले ही दिसत आहे ब्रश ही दिसत आहे.

सायकल ची सायकल चे टायर्स अ --